हा एक हॉल आहे हॉल मध्ये खूप सारे लोक आहेत जाण्या-येण्याचा रस्ता आहे लाइट चे जुमर आहेत एक पुतळा आहे दोन तीन आहेत आहेत. जाण्या-येण्यासाठी रस्ते आहेत.

हा एक विडियो आहे सर्कसचा इथे खूपसारे लोक आहेत पोरी वगैरे आहेत एक मुलगी दोरीवर चढत आहे खाली काही पोरी दोरी पकडलेले आहे जाण्यायेण्याचे रस्ते आहेत खूपसारे झाड आहेत.

हा एक हॉल आहे याच्या मध्ये जाण्यायेण्यासाठी रस्ते आहेत मोकळी जागा आहे साईडने जुम्मर वैगरे आहे लाइट्स आहे एका माणसाकडे बॅग आहे चार पाच खिडक्या आहेत मोकळी जागा पण आहे.

देवाचं मंदिर आहे जाण्या येण्याचा रस्ता आहे ऑरेंज रेड कलर मधे आहे गोल्डन कलर मधे आजू बाजू झाड आहेत गेट आहे बाजूला पण झाडे आहेत जाण्या येण्याचे जागा आहे.

पार्क आहे पार्क मध्ये जाण्या येण्याचे रस्ते आहेत खूप सारे लोक आहेत एक टेबल आहे एक घर आहे खूप सारे झाडे आहेत गार्डन आहे छोटी-छोटी गवत आहे काहिशी लोक आहे.